मोझिल्ला Firefoxच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्ड ब्राउजिंग off लाईन घटक स्टोअर करणे आणि pop अप्स ब्लॉक करणे शिकणार आहोत
या ट्युटोरियलमध्ये आपण उबुंटू लिनक्स 1004 मध्ये फायरफॉक्स व्हर्शन 70 चा वापर करणार आहोत
मोझिल्ला फायरफॉक्स एकाच ब्राऊजर विंडोमध्ये अनेक वेब पेजेस वेगवेगळ्या टॅबमध्ये उघडू शकते
या टॅब ब्राउजिंगचा मोठा फायदा असा की तुम्हाला ब्राऊजरच्या अनेक विंडोज उघडाव्या लागत नाहीत
ह्यामूळे तुमचा डेस्कटॉप नीट दिसेल
प्रत्येक टॅब ब्राऊजरचा पूर्ण व्ह्यूइंग एआरईए चा प्रयोग करतो
त्यामुळे ब्राऊजर विंडोजचे आकार बदलण्याचे किंवा त्या हलवण्याचे गरज नसते
टॅब्ड Browsingऑपरेटिंग सिस्टीमवर कमी भार टाकतो
जर आपण एकाच वेळेला अनेक टॅब उघडून ठेवले नसतील
समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट वेबपेजवर आहात
त्यात फायरफॉक्स फोर डेस्कटॉप ही लिंक आहे
तुम्ही ही लिंक नव्या टॅबमध्ये उघडू शकता
लिंकवर माऊसचे उजवे बटण दाबा
मेनूमधील ओपन लिंक इन न्यू tab निवडा
आता त्यात ब्राऊजर विंडोमध्ये उपलब्ध टॅबच्या उजवीकडे नवीन टॅब उघडला आहे
एक विंडो बंद न करता त्याच विंडोतून तुम्ही दुसरे वेब पेज असे उघडू शकता
नवीन टॅब उघडण्यासाठी फाइल आणि नंतर न्यू Tabवर क्लिक करा
त्यासाठी Ctrl टीटी ही शॉर्टकट की आहे
तुम्ही नवीन टॅब उघडला की तो तत्काळ कार्यान्वित होतो
आता यूआरएल बारवर जाऊन wwwgooglecom टाईप करा
आपल्याकडील ३ टॅब मधे वेगवेगळी वेबपेजेस आहेत
उजवीकडील टॅबच्या पुढचे हे बटण दाबून तुम्ही नवीन टॅब उघडू शकता
आपण इच्छेनुसार टॅबचा क्रम बदलू शकतो
टॅबवर क्लिक करुन बटण न सोडता ड्रॅग करा
इष्ट स्थानवर बटण सोडून द्या
आता टॅब हव्या असलेल्या ठिकाणी आला आहे
आता मोझिल्ला फायरफॉक्स मधील काही बेसिक ऑपरेशन्स बघू या
सर्च इंजिन बदलून ते गुगल करू या
सर्च बारवर e मेल विकिपीडिया टाईप करा
उजवीकडील मॅग्निफाइंग ग्लास चिन्हावर क्लिक करा
रिझल्ट मध्ये विकिपीडिया संबंधित पान दिसेल
लिंकवर क्लिक करून ते पान उघडू या
आता फाइल वर आणि सावे पेज एएस वर क्लिक करा
फाईल searchएचटीएमएल या नावाने डेस्कटॉपवर सेव्ह करा
आता ब्राउजर विंडो फाइल वर मग न्यू Tab वर क्लिक करून नवीन टॅब उघडा
आता आपण सेव्ह केलेले पान नव्या टॅब विंडोमध्ये उघडू या
फाइल मधील ओपन फाइल वर क्लिक करा
सेव्ह केलेली फाईल शोधा आणि उघडा
यूआरएल बारवर दिसणारा एड्रेस हा इंटरनेट एड्रेस नसून तो कॉम्प्युटरमधील स्थान आहे
ऑफलाईन असताना देखील हे पान तुम्ही वाचू शकता
pop अप विंडोज तुमच्या परवानगीशिवाय आपोआप येतात
pop अप्स आणि pop अंडर्स नियंत्रित करण्यासाठी प्रेफरन्स विंडो मधील कंटेंट tab वापरा
विंडोजमध्ये हा पर्याय ऑप्शन्स मध्ये असेल
डिफॉल्ट रूपात pop अप्स ब्लॉक केलेले असतात
एडिट व नंतरPreferences निवडा
विंडोजसाठी टूल्स व नंतर ऑप्शन्स वर क्लिक करा
कंटेंट टॅबमधील ब्लॉक pop अप विंडो डिफॉल्ट रूपात निवडलेला असतो
नसल्यास ब्लॉक pop अप निवडा
यामधील इतर पर्याय दुस या ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत
क्लोज बटणावर क्लिक करा
हा पाठ येथे संपत आहे
आपण काय शिकलो त्याबद्दल थोडक्यात
टॅब्ड ब्राउजिंग off लाईन घटक स्टोअर करणे आणि pop अप ब्लॉक करणे
कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असाइनमेंट नवीन टॅब उघडा
सर्च इंजिन बदलून ते गुगल करा
ठे हिस्टरी ओएफ e मेल साठी शोध घ्या
आलेला पहिला रिझल्ट सेव्ह करा
आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा
सर्च इंजिन बदलून ते बिंग करा
पुन्हा ठे हिस्टरी ओएफ e mailसाठी शोध घ्या
आणि ऑफलाईन डॉक्युमेंट म्हणून बघण्यासाठी ते नव्या टॅबमध्ये उघडा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद